लाईट दिसतायेत. खंबे दिसतायेत. नीळ्या कलर चे आह लाईट --

ला हाय झाड हाय फुल हाय.

झाड हाय फुल हाय किल्ला पडून हाय.

दिवा लाऊन आहे फरशी हाय मंदिर आहे.

देव दिसत आहे फरशी हाय लाईट हाय.

दिसत हाय फरशी हाय लाईट हाय.

गिलास हाय भिंत हाय डब्बे हाय.

हिरवे हिरवे झाड हाय बाई पाणी मारत आहे.

झाडे हाय व फुलं हाय बिल्डींग हाय माणूस हाय.